प्रेम.

हॅलो सर मग आपण कोणत्या बद्दल कोणत्या विषयावर बोलणार आहात? पण आता मित्रांचा वर बोलणार आहे. सर तुमचा किती मित्र आहे? आतापर्यंत माझे तर. माझे मित्र आणि माझा भाऊ आहे. हो म्हणजे तुम्ही भाव पाळतात

भाऊ बनवतो मी मित्र बनवत नाही मी भाऊ बनवतो. पहिले माझे मित्र बनता मग मी त्यांना भाऊ बनून देतो आणि मग त्यांना मी विकत घेऊन घेतो. चांगले चांगले आहे सर. अजून . म्हणजे माझ्या बॉम्बे करून एक . आहे त्याचा बद्दल खूप ऐकलं तर खूपच चर्चा ऐकली बॉबी बद्दल पण. बा. बॉबी बॉबी माझा मोठा भाऊ आहे माझं काही पण भांडण झालं माझं काही पण म्हणजे काही पण असू दे. ते झालं ना तर बॉबी माझ्यासाठी येईल बॉबी तो येऊन काय माझ्यासाठीं? तो पण भांडण करतो की तो येऊन मॅटर तू एक मॅटर आणि भांडण झाल्यानंतर हेलो. हो बोला बोला हॅलो. बोला, बोला सर तू इतकं सगळं भांड्यांचा? भांडण संपल्या नंतर येतो किंवा कधी तो आला पण त्या सगळ्यांकडून पहिले दहा दहा वीस वीसकरून साठी पैसे जमा करतो. बिअर पितो आणि म्हणतो, मेरा दिमाग काम नाही करा हे बाद में देखते. मग जर तो पण भांडण करतो का बॉबी

म्हणजे ते आजपर्यंत कधी मारामारी केली नाही. हो हो हो फक्त आम्हाला सांगाय चा की मी असे असताना एवढं केलं तेवढं केलं या टीचर ला असा बोला त्याला आता बोला पण मला कधी समजलंच नाही आणि खरं असं केलं आहे का? नाही केलं आहे? आणि सर मी हें पण ऐकलय की बॉबी हे जे

हो हो कारण की सगळ्यांना माहिती आहे की हा बॉबी फक्त एक बम देतो आणि माझ्या सारखी येडे मुळे मुलं त्याच्या मागे मागे फिरता बॉबी बॉबी बाय करत करा. मग सर तो दरवर्षी तो पण भरती घेतोस का? दहा वी पास मुलं मुलांची. हो तो पहिले दहावी पास मुळे त्यांना ट्रेन करतो. त्यांना सांगतो की तुम्ही आठवीतले मुल आणा मग ते आठवीतील मुले जेव्हा जाऊ या करावे ला येता. मग ते माझ्याकडे येतात म्हणजे ही एक सिस्टीम आहे. बर बर म्हणजे हे खूपच लॉन्ग सिस्टीम आहे सर. हो म्हणजे यासाठी मी खूप प्रीपेर झालोय. मी सुद्धा याच्यात ला एक . नमुना होता. बरं आतां नाही जात का तुम्ही त्यांच्याकडे मग नाही मी आता जात नाही. सगळ्यां समोरच दाखवतो की माझ्या सोबत बोलत नाही आणि मी त्याच्या सोबत जात नाही पण. मी गुपचाप मध्ये बॉबी ला भेटतो. बॉबीशी जाऊन संपर्क साधतो आणि घरी घेऊन जातो. चांगलं आहे सर म्हणजे मी अजून एक ऐकलं होतं एसके बॉयस करून. ते व्हॉइस बद्दल पण मी खूप काही येईल खान. ते पण माझं एक कम्युनिटीचे लोक होते हे पण अशी होते ते पण लहान पोर गोळा करायचे आणि ते पण ट्रेन करायचे आता माझं समोरून एक खूपच छान आहे एक जात आहे हरियाली . अच्छा अच्छा. तेच बघून मी आता थोडं. ओपन मला .

होती. अप्सरा कुठे चालली आहे तुम्ही कधी बघितलं का हो? मी आता त्यांनाच बघितलं ते नग्न अवस्था मध्ये नालस्तोपकडे जात होते . अच्छा म्हणजे हे आपला एक संकेत आहे का आपल्या घराच्या बाहेर निघू आणि बाहेर जाऊन त्याच्या मागे आहे नाही ती आता एक मुला सोबत पण होती ना सर अच्छा अच्छा मध्ये आपल्याला कधी भाव टाकणार नाही आपण घरी राहू हे आपल्यासाठी बेस्ट आहे

हो. नाहीत आपण जाऊ तिथं असं भिकाऱ्यासारखे दिसू. त्यापेक्षा आपण घरीच थांबून . हो आहे मी पण ऐकलं की तुम्ही लहानपणी मध्ये सायकलची चेन सबजी काटायचा चाकू हे सगळं बॅग मध्ये ठेवायचे. काही भांडण झाले तर आणायचं हो हो हो मी ठेवायचा एकदा काय झालं माझ्या सायकल ची चेन तुटली होती. मी नवीन चेन बसवली तर त्याचे ज्ञान आहे ना की मला देऊन दिली वापस तर मी माझ्या बँकेत ठेवली आणि माझ्या बॅगे तच ठेवली. आम्ही लोकांना दाखवण्या साठी. हो बोला. हां, मग मी त्यांना सोबत घेऊन फिरायचं. मग एका दिवशी ती माझ्या घरच्यांनी बघून घेतली आणि पुस्तकांची. सोबत ते पुस्तक खराब होते म्हणून तिचं चेन पण काढून घेतली. बरं बरं . मी ऐकलं होतं तुम्ही पण फायटर घेऊन फिरायचे. तो फायटर घ्यायचा तो मतलब काय होतं? मध्ये मला कळते. केलं नाही मि ते फायटरला . नाही नाही पण तुम्ही कशाला घेऊन फिरायचे मला ते एक सागा तुम्ही घेऊनच कशाला फिरायचे दफ्तरात या सगळ्यांना दाखवायचे.

नाही नाही. त्याच्या मुळे त्याचा उद्देश काय होता ते सांगाल का बरं मला आह उद्देश काय होता तू कुठे बेंचवरती बसलाय का इतर ? नाही नाही मी आता घरात आलो यामागच्या रूमच्या खिडकीत उभा होतो. आता मला दोन मिनिटंसाठी मी खूप घाबरून गेलो होतो.

अरे दोन मांजरी अशा त्या चालत चालत आल्या आणि एकमेकांकडे बघून त्या झाडावर बघत होत्या. मी आता आता लवकरच मी तुमचा फोन ठेवून मी खिडकी बंद करून घेईल. ठीक. आहे ठीक आहे. हो हो कारण की वेळ पण होतो आहे आणि आता झोपायचं पण टाइम झालेला आहे. तीन मिनिटं बाकी आहे आपल्या

ज्याशी बोलून मला खूप आनंद वाटला तरी आपले पेमेंट लवकर होऊन जाईल. मला हे एक उपेक्षा आहे.

होतो लोणावळा जाणार होता तुमच्या सोबत. नाही नाही म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही घेऊन तो टाळणार होता दोन दिवस पण गेला तो त्याला कळलं की मी कुठे ही घेऊन जाणार नाही त्याला म्हणून. हो हो आणि त्याचा मॅनेजर पण तुमच्या सोबत. हो त्याचा मॅनेजर. बघितलं मी. तो राज सारखंच होतं. अच्छा तो कुठे राहतो? तो पण त्याच हॉटेल मध्येच हे करत होता. अच्छा असं आहे का? मग जो पण आज जाणार होता. दुसरा ठिकाणी त्याचा मित्र येत होत आणि हा एकटा राहिला होता. होटल मध्ये म्हणून मला वाटतं की मॅनेजरने सांगितलं असेल की तू औरंगाबादला जा परत. नं नाही तर तुझ्यासाठी होटल चा खर्च वाढेल. हो हो आणि होटल चा खर्च हे स्वतः खिशा तून भरत होते की कंपनी भरत. नाही कंपनी करत होती . अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. लवकरच आपला वेळ संपेल आणि मग. आपलं. जो. मिशन होता जो आपला एक कार्य दिलं तर तो समाप्त होईल. म्हणजे मी काय म्हणतो आपण आह एक एक तास आता तू आकाश सोबत पण मानसी आणि मयुरीचा टॉपिक काढून बोलू शकतो तास नाही नाही आता मला झोपावं लागेल. नाही म्हणजे उद्या. येईलहा उद्या मी तेच करणार आहे आणि आता उद्या सकाळी तसं तो आपला एक मित्र येतोय तो आपली झोप खराब करून टाकेल. तो येणार आठ वाजता आठ किंवा नऊ वाजता येणार तो. नाही नाही तरी पण त्यासाठी सकाळी आहे ना तो आपला झोपायचा टाइम आहे. होतेच. मी माझं झोप त्याच्या साठी मोडस मोडू शकत नाही. मग तुम्ही पण येणार ना? परवा. हो हो मी बघतोय आता बघू आपण आता काय करायचं? आता तीन तासा चा पेमेंट करणार? हो लवकर पेमेंट येऊन जाईल तर आपल्या साठी बरं होईल.

ठीक आहे आपण आता आपली? सुटका घेऊ . चालेल चालेल खूप चांगलं वाटलं तुमचाशी बातमी करून मला. पण. हो हो ठेवतो हो

हा बोलणं बाहेर गावाला गेलो होतो जरा

अरे मित्रांसोबत गेलो होत company त काम होत थोडस त्याच त्यामुळं

हो metro city आहे ना मस्त आहे एकदम आपल्या मुंबई पुणे नंतर नागपूरचं हाय मोठी city हाय सगळी धूळ धूळ हाय तिकडं बी अशीच हा हम्म मग काय आम्ही तिकडे फिरलो बाहेर गेलो होतो जरा म्हणजे बर आहे नागपूर industrial area आहे का तिथं हा industrial area आहे मोठे मोठे प्रकल्प आहे बाप तिकडं आपल्यापेक्षा मोठी MIDC आहे तश्या MIDC आहे तिकडं मियां म्हणून प्रकल्प मियान मोठी industry आहे तिथं

अह काल कशाला का railway ने गेले होते तिथे dependence सुरक्षा नाही का ते आपले आर्मीचे machine वगैरे राहतात त्याचा एक project होता तो एक आहे नंतर परत अह

पण तिकडे मस्त आहे पुण्यासारखे मोठे मोठे plant आहे गाड्यांचे ह्याचे त्याचे आणि एक पतंजली चा मोठा plant आहे तिथं सगळं तयार होत पतंजलीच्या जेवढे मोठे आवळा oils food park त्याच्यानंतर ते टोमॅटो sauce वगैरे येत ना पतंजलीच सगळं तिथंच तयार होत म्हणजे त्यांचा मोठा plant आहे हरिद्वार मध्ये म्हणजे कस आहे नागपूरला भारी हाय राव अह नागपूर हे भारताच्या center map च्या center मध्ये येत ना center मध्ये हो हो मध्यवर्ती ठिकाण येते एकदम

हम्म तिथून मुंबई-पुणे सगळ दूर आहे म्हणजे तिथून असं मध्यवर्ती ठिकाणी सगळ पाचशे-सहाशे किलोमीटर आहे असं काय काय केलं मग तिथं काय ते मित्रा सोबत होतो room करून राहत होतो room वर राहिलो तिथं त्याचा मित्र होता एक जण मग तिथे गेलो IT park पण मोठे मोठे आहेत तिथे TCS company आहे आणखी एक दोन company आहेत लहान-मोठ्या बरेच आहे adventure वगैरे अह TCS तिथ आहे का मला वाटलं पुण्यामध्ये आहे TCS नाही पुण्याला पण आहे आणि नागपूरला पण आहे TCS

हा नागपूरला पण आहे TCS company

आता metro cities आहे ना ती नागपूरचे त्यामुळे TCS ने तिथं पण open केल आता

त्यांची branch आता महाराष्ट्रात दोन-तीन ठिकाणी झाले ते मुंबईला पण आहे पुण्याला पण आहे नागपूरला पण झाली आहे

मग स्वादिष्ट खान पिन कसं होतं तिथं

म्हणजे तिथं थोडसं तिकडची लोक तिखट जास्त खातात त्यांची मसाले जास्त वापरतात आपल्याकडे कस आपल्या इकडचं राहतं त्या हिशोबाने नव्हतं तिकडं थोडसा तिखट थोडसा वेगळ होत चव खायला बाकी होतं बरं

हल्दीराम की सोनपापडी ते येत नाही का आलू भुजिया म्हणजे ते असे ती हल्दीराम लई मोठी company आहे म्हणजे पूर्णच आहे त्याच्याकडे सोनपापडी चिवडा

लय पन्नास-साठ product आहे त्यांचे किती मोठ आहे ते खरंच

आणि त्याच्यात काय करतो एका plate मध्ये चिवडा काढतो आणि लिंबू टाकत असतो त्याच्यावरती लिंबू पिळतो त्याच्यावर आणि मस्त थोडस त्याच हालवून घेतो त्याला आणि आता एक number लागतो बघ हो का लिंबू टाकून direct चिवड्यामध्ये का हा चिवड्यात लिंबू टाकायचं आणि त्याच्या सोबत काय करायचं कांदा कापून टाकायचा बारीक कांदा कापायचा त्याच्या वरती

हो काय करायचं त्याच्या सोबत जर आपण जेवून जेवण जर करत असलो ना तर ते तोंडी लावायला घेऊ शकतो. हा हा कोथंबीर पण टाकून आपण त्यामध्ये खाऊ शकतोय लय भारी लागत यार खूप

पण हल्दीरामचे product पण एक number आहे हा